यूझर रजिस्ट्रेशन च्या तिस या भागात स्वागत
मागील भागात चर्चा केलेल्या सर्वांबद्दलची उपलब्धता येथे तपासू मागील भागाचा आढावा घेऊ
आपण फुलनेम आणि युझरनेम टॅग्ज stripकेले पासवर्डस स्ट्रिप आणि एन्क्रिप्ट केले होते
फंक्शनचा क्रम लक्षात ठेवा म्हणजे एन्क्रिप्टेड व्हॅल्यू stripहोणार नाहीत
आपण येथे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू
ह्या सर्वांची उपलब्धता तपासू
त्यापूर्वी दाते सेट करू
त्यासाठी दाते फंक्शन वापरू
आतमधे वर्षासाठी य महिन्यासाठी एम तारखेसाठी डी आहे
चार आकडी वर्ष दाखवण्यासाठी कॅपिटल य तर दोन आकडी वर्ष दाखवण्यासाठी स्मॉल य वापरले जाते
आत्ता डेटाबेसमधे प्रथम वर्ष नंतर महिना आणि तारीख आहे
हे हायफन्स द्वारे वेगळे केले आहेत
डेटाबेसमधील यूझर्स टेबलमधे व्हॅल्यू insertकेल्यावर आपल्याला हे दिसेल
हे फंक्शन वापरल्यास दाते दिलेल्या फॉरमॅटमधे दिसेल
todayवर क्लिक केल्यास चार अंकी वर्ष मिळेल आणि महिना व तारीख हायफन्स द्वारे वेगळे केलेले दिसतील
आपल्या डेटाबेसमधे ती या रचनेत लिहिली जाईल
आता आयएफ सबमिट आपल्याला उपलब्धता तपासायला हवी
म्हणून येथे चेक फोर एक्झिस्टन्स अशी कमेंट लिहू
हे सोपे आहे
येथे लिहू आयएफ स्टेटमेंट आणि नंतर कोडचा ब्लॉक
कंडिशन असेल आयएफ फुलनेम युझरनेम पासवर्ड आणि रिपीट पासवर्ड एक्सिस्ट
आपल्याकडे त्याचा पुरावा आहे
येथे लिहा आयएफ युझरनेम त्यापुढे एंड म्हणजे दोनदा एम्परसँड
नंतर पासवर्ड आणि नंतर
येथे फुलनेम विसरलो
ते समाविष्ट करू
वेगळे करण्यासाठी दोनदा एम्परसँड चिन्ह द्या
शेवटी रिपीट पासवर्ड टाईप करा
आपल्याला ह्या सर्वांची गरज आहे
नंतर एल्से एचो प्लीज फिल इन आणि बोल्ड मधे एल फील्ड्स
त्यानंतर पॅराग्राफ ब्रेक देणार आहोत
तसेच पॅराग्राफ ब्रेक फॉर्मच्या आधी समाविष्ट करू
म्हणजे आपण देत असलेल्या प्रत्येक एरर मेसेजसाठी तो समाविष्ट करावा लागणार नाही
हे झाले
आता हे करून पाहू
रजिस्टर पेजवर जाऊ
ते येथे आहे
क्लिक करा
प्लीज फिल इन एल फील्ड्स
येथे काही फील्ड्स टाईप करू
येथे केवळ पासवर्ड टाईप करू रिपीट पासवर्ड नाही
रजिस्टर क्लिक करा
रिपीट पासवर्ड
रिपीट पासवर्ड
हे आत्ता काम न करण्याचे कारण म्हणजे रिकाम्या स्ट्रिंगची एमडी5 व्हॅल्यू बरोबर स्ट्रिंगची एन्क्रिप्टेड एमडी5 व्हॅल्यू
आता एमडी5 फंक्शन काढून टाकण्याची गरज आहे
एंड ब्रॅकेट्स काढल्याची खात्री करा
येथे खाली जाऊन सर्व डेटा तपासू
मागे जाऊ आणि पुन्हा करून बघू
आधी रिपीट पासवर्ड लिहिला नव्हता तेव्हा हे कार्य करत नव्हते
पासवर्ड किंवा रिपीट पासवर्ड निवडले नाही तर एरर मिळेल
आपण रिपीट पासवर्ड शिवाय व्हॅल्यू निवडली तरी एरर मिळेल
आपल्याला म्हणायचे आहे जर सर्व फिल्डस उपलब्ध असल्यास पासवर्ड आणि रिपीट पासवर्ड रूपांतरित करू
त्यासाठी येथे टाईप करा पासवर्ड इक्वॉल टीओ एमडी5 कंसात पासवर्ड
हे आपल्या मूळ व्हेरिएबलची व्हॅल्यू एन्क्रिप्ट करेल आणि ते त्याच व्हेरिएबलमधे नवा पासवर्ड संचित करेल
तसेच रिपीट पासवर्ड इक्वॉल्स एमडी5 कंसात रिपीट पासवर्ड लिहिणे गरजेचे आहे
येथे एन्क्रिप्ट पासवर्ड अशी कमेंट लिहा
आपण पासवर्ड encryptकेला आहे
आता सर्व डेटा डेटाबेसमधे समाविष्ट करू
हे करणार आहोत
कारण रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक डेटा मिळाला आहे इनपुट असलेल्या प्रत्येक डेटासाठी अक्षरांची कमाल मर्यादा निश्चित करणार आहोत
फुलनेम युजरनेम पासवर्ड आणि रिपीट पासवर्डसाठी 25 अक्षरे घेऊ
म्हणजे कमाल व्हॅल्यू 25 आहे
येथे लिहू आयएफ स्ट्र्लेन कंसातusername इस ग्रेटर थान 25
स्ट्र्लेन कंसात फुलनेम इस ग्रेटर थान 25 हे वेगवेगळे बघू आणि लिहू जर युजरनेम आणि फुलनेमची लेंग्थ खूप जास्त असेल हे नीट मांडू या
जर ह्यापैकी प्रत्येक व्हॅल्यू 25 पेक्षा अधिक किंवा मोठी असेल तर हे एको करू
लिहू युझरनेम किंवा
मॅक्स लिमिट फोर युझरनेम ओर फुलनेम आरे 25 कॅरेक्टर्स
अन्यथा आपल्या पासवर्डची लांबी तपासण्यासाठी पुढे जाऊ
त्यासाठी चेक पासवर्ड लेंग्थ अशी कमेंट लिहूकारण मला यासाठी निश्चित तपास हवा आहे
येथे लिहू आयएफ माझा पासवर्डची स्ट्रिंग लेंग्थ 25 पेक्षा जास्त असेल
स्ट्रिंग लेंग्थ
हे काढून टाकू
तसेच हे एल्से ही काढून टाकू
प्रथम आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू
त्यासाठी टाईप करा आयएफ पासवर्ड इक्वॉल्स इक्वॉल्स टीओ रिपीट पासवर्ड तर हा कोडचा ब्लॉक कार्यान्वित होईल
अन्यथा यूर पासवर्ड्स डीओ नोट मॅच असे एको करणार आहोत
येथे कॅरेक्टर लेंग्थ तपासण्याचा कोड टाईप करू
आता युजरनेम आणि फुलनेमची कॅरेक्टर लेंग्थ तपासू
कमेंट लिहू चेक चार लेंग्थ ओएफ युझरनेम एंड फुलनेम
त्यासाठी येथे लिहू आयएफ युझरनेम इस ग्रेटर थान 25 त्यापेक्षा येथे स्ट्र्लेन फंक्शनचा वापर करून ती 25 पेक्षा जास्त आहे का ते पाहू
पुढे ओर स्ट्र्लेन कंसात फुलनेम ग्रेटर थान 25 तर लेंग्थ ओएफ युझरनेम ओर फुलनेम इस टू लाँग
असे एको करणार आहोत
अशाप्रकारे हे साधे ठेवू आणि पुढे चेक पासवर्ड लेंग्थ अशी कमेंट लिहू
आता येथे लिहू आयएफ
आपल्या लक्षात असेल आपले पासवर्ड समान आहेत
येथे केवळ एक पासवर्ड व्हेरिएबल तपासायची गरज आहे
येथे लिहा आयएफ स्ट्र्लेन कंसात पासवर्ड ग्रेटर थान 25 ओर स्ट्र्लेन कंसात पासवर्ड लेस थान 6 कॅरेक्टर्स
तर एको करा पासवर्ड मस्ट बीई बेटवीन 6 एंड 25 कॅरेक्टर्स
हे नक्की कार्य करेल
पुढील पाठात ही चर्चा सुरू ठेवू
त्यापूर्वी हे एल्से स्टेटमेंटने संपवू
येथे रजिस्टर ठे यूझर लिहू
युजर रजिस्ट्रेशनचा कोड येथे लिहिला जाईल
पुढील भागात हे तपासू युजर रजिस्ट्रेशन करायला शिकू आणि येथे तो कोड लिहू
मुख्यतः हा पाठ पासवर्डची किमान आणि कमाल मर्यादा तपासण्यासाठी होता आणि येथील कोडचा ब्लॉक युजर रजिस्ट्रेशनचा कोड असणार आहे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
सहभागाबद्दल धन्यवाद